एका बिल्डिंग च काम चालू आहे त्या बिल्डिंग ला वासे लावलेले आहे पुढे.

बाहेरच्या भागात खूप सुंदर हिरवीगार मोठी मोठी झाडे पण आहे.

चेअर ठेवलेले दिसत आहे काही बेंच पण आहे काही मुलं मुली बसलेले दिसत आहे काही कॉलेज बॅग दिसत आहे पुढे भिंतीला काही--

खूप सुंदर डिजाइन दिसत आहे पुढे काही मुर्त्या पण ठेवलेल्या दिसत आहे काही गोल्डन निळ्या अशा रंगांच्या मुर्त्या दिसत आहे.

तोरण लावलय आत मध्ये एक बाई आहे नो स्मोकिंग चं --

कापड लावलेले दिसत आहे लाल पोपटी रंगांचे कापड आहे काही दिवे लावलेले आहे भरपूर बाया दिसत आहे काही माणसं पण आहे.